अच्छा अच्छा जेवण झालं, आमचं पण जेवण झालं. आज किती छान पाऊस आला होता ना

असा थंड थंड वातावरण अय बिलकुल, किती छान वाटतंय बाहेर हो आणि दुपारी इतक्या गारा पडल्यात खटा खट खटा खट मी, म्हणजे आम्ही ना , हा मी आले आणि just पाऊस येण्याच्या दोन मिनिटा अघोदर घरात आले आणि मी असा विचार केला , कि जो पर्यंत मी दरवाजा उघडायला गेले तो पर्यंत तिकडे पाऊस यायला लागला, मी आले पाहिली आणि माझ्या मांडी वर उभी राहिली , गारा अशा हातात हात असा बाहेर काडला आणि थंड होऊन गेला हात हा हा अच्छा इकडे नाई पडल्या गारा नई असं म्हणजे आपण पुर्वी लहान होतोना तेव्हा असच व्ययचंना हा हा हा हा हा ह हा हा ह खुप छान वाटायचं आम्ही बाहेर जायचं मग बिनून आणायचं, मग एक वाट्या मध्ये जमा करायचं, खूप छान वाटायचं आणि मग असं मला तर लहानपणी कोणीतरी सांगितलं होतं कि अश्या गारा ना आपण घेतल्या ना

आता आपण लहान मुलांना काहीपण सांगतो असं कुणी सांगितलं कि त्याच्यात तुपात तळायचं आणि खूप छान लागतात tasty त्या गारा. ते मी खूप खायचे. हो

हा हा हा हा म्हणजे आपण लहान होतो तेव्हा सगळ्या या गोष्टी जसं चिंचा बोरं

हा हा हा हा आ आता नाही खाऊ शकत पण लहानपणी असं विकत घेऊन घेऊन दात आंबून जाता माहिती आता काय होतं माहितीये का आपण खायला असं विचार विचार केला ना, दात आंबून जातात पूर्वी आपण किती खायचो घ्यायचो पटापट मीठ लावलं खाल्लं धुतलं नाही धुतलं, खाल्लं धुना ती धुना धुना धुवून मी काळ टाकतो पहिले हा, असं खेळायचं नव्हतं बे बेर वैगेरे राहायचे ना

हो तेव्हा छान वाटायचं होती सगळ्या चाफ्याची

आणि अं नेमकी असं असायचं कि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये सगळी फळं यायची ना आंबा केळी चिंचा बोरं आता असं तसं राहिलं नाय ना सगळीकडं झाडं कापलेत काहींनी, काहींनी लहान मुलं पण आ आपली पोरं cement वरती खेळतात म्हणजे सगळं cement चं जंगल झालंय आणि आपण खेळायचो ते असं चांगलं माती होतं हा हा हा खरंय हा हा मग तुम्ही मामा च्या घरी जायचे का तुमच्या तिकडे नागपूर ला मामाकडं मामाकडं जायचं मं आज्जी कडे खेळायचं खूप खेळायला शेतावर जायचं सकाळी उठून मग अह भिंग बेल जायचे ना त्याच्यावर बसून घरी यायचं सकाळी सकाळी मग त्याच्या बरो हा त्याच्या बरोबर शेतावर जायचं, मग तिथे जे काही लागलं हा जे काही लागलं ते खायचं, फिरून यायचं. असं, खूप छान वाटायचं आणि दूध वैगेरे पण घरचं च होतं ना आरे खूप गाय गाय खूप म्हैस हं खूप होतं बैल सगळंच होतं आज्जीकडे माझ्या एक असं मस्त मोठं हे होतं त्याच्यावरच राहायचे, तिथे च राहायचे सगळे अच्छा आणि मग तुमचे मामा वैगेरे कुठे राहत होते तेव्हा मावशी सगळे घर राहायचं इतकं छान वाटायचं घर पण खूप मोठं होतं असं तीन घर होत पहिले वेगळंच घर राहायचे सगळं लाकडीचं घर अन खूप मोठे मोठे राहायचे हा खूप मोठे मोठे

हा हा आणखीन तिथे मी राहायची मग त्याच्यात आतमधी अशी मोठी बंगळी होती म त्याच्यावर आम्ही बसायचं झुला घ्यायचं खूप छान वाटायचं माहितीये अच्छा आणि मग तुमच्या मामाचं गाव कुठलं होतं म्हणजे नागपूरच्या जवळ कुठलं होतं नागपूर च्या जवळ वर्धा, वर्धा देवळी वर्धा देवळी म्हणजे आत्ता सध्या हे वर्धा आहे तेच वर्धा वर्धाच्या हा वर्धा वर्धा तेच आहे तिथून लागून आहे ते पंधरा किलोमीटर दूर देवळी तहसील आहे तहसील आहे हा तहसील आहे हा वर्धा जिल्हा आहे तालुका आहे तालुका आहे तालुका

वर्धा जिल्हा आहे आणि ते तालुका आहे मग मज्जा येत असेल ना सगळ्यांनी आणि म काय खुपचं मज्जाच मज्जा अरे आमच्याकडं खूप हा हा खूप सगळे च लोकं खूप लोकं आहे ना परिवार खूप मोठे आहे माझे चार मामा

मावशी तीन आहे हे चार बहीण आणि चार भाऊ अच्छा अच्छा चार बहीण आणि चार भाऊ

अगं जे आत्ता मध्ये आले होते ते ज्यांच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही गेल्या होत्या

आणि मग हे मग हे हे सगळे तुमचे मावश्यांची पण मुलं यायची ना सगळी

हा माझ्यापेक्षा लहान आहे पाच सहा वर्ष लहान आहे ती

हा हा हा हा ती पण यायची माझे मोठे मावशीची मुलग अं दोन मुली होत्या दोन मुली आहे आणि एक मुलगा आहे

अच्छा एक म म्हणजे एक म एक मावसबहीण तुमची पुण्याला असते आणि एक इकडे असते अच्छा अच्छा म्हणजे सगळा परिवार होता तो आणि म अशी सगळी जेव्हा त्यांच्या लग्नाच्या अगोदर अशे शाळेत वैगेरे असतील तुम्ही तुमचं काय वय होतं तेव्हा तुम्ही जेव्हा मी लहान असता ते लोकं खूप मोठे होते मी लहान असतानी मी लहान होती म त्या लोकांचे सगळ्यांचे लग्न वैगेरे झाले म आम्ही थोडंसं समजदार झालो असं असं खुप अंतर आहे माझ्या बहिणीचं आणि माझ्यात खूप अंतर आहे

हा दहा वर्षाचं अंतर आहे आम्ही दोघीत पण मज्जा येत असेल ना तेव्हा तिथे म्हणजे बालपण असं म्हणतं ना बालपण दे गं देवा देवा छोटे दिवस परत दे म्हणजे किती छान म्हणे आजपण परत नाही येत आता, परत नाही येत

असं करायचं, पण असं करायचं असं आम्हाला सुद्धा आम्ही आम आमचंसुद्धा तुमच्यासारखंच होतं आम्ही पाच मावश्या आणि तीन मामा आठ झाले ना मला चार मावश्या आहेत अरे तर खूप मो तुमचा पण असाच असेल खूप मोठा परिवार हो म आमचं असंच आहे आमचं म्हणजे इतकं मोठं कि त्याला काही limit च नाही आणि आम्ही ना आमची पूर्ण सुट्टी आणि बाकीच्या सगळ्या सुट्ट्या आम्ही आमच्या इकडे जायचो तळेगाव ला उन्हाळ्याची पूर्ण सुट्टी आमची एक एक मे पासून ते पुढचे जवळ जवळ अं

हा हा पहिला आधी दोन महिन्याच्या सुट्ट्या राहायच्या ना हो आधी दोन महिन्याच्या सुट्ट्या राहायच्या, आम्ही एक महिना तिकडे जायचो एक महिना आमच्याकडे यायचो, म एक महिना मावश्यांकडे फिरायचो असं आमच्याकडे कसं होतं कि आमचे मामा खूप लहान, खूप लहान म्हणजे खूप लहान अच्छा हा हा हा आणि त्याच्यानंतर मावशीचा एक मुलगा तो माझ्या बहिणीचा तो नंतर लहाने मावशी, लहाने मावशीची एक मुलगी आणि ते सर्वात लहान मावशीचा एक मुलगा एवढी लोक आम्ही खूप राहिलेलो म्हंजी इतकी लोक आहे ना सातारा बित्रयला

नातेवाईक राहीचेना मग एक दिवस सगली लोक जेवायला बोलावयाचे आंबाच्या रस हा हा असं राहायचं ना हा अरे एक ताटात बसायचा जेवायला आम्ही सगले जण त्याला फक्त पाव सूत्र आवडायचं तर तो, चांगल जेवणार असलं तर बसा माझ्या सोबत मुलं असायचीना आमची संकु कधी नाय राहिली तिकडे मामा कडे कधी नाय गेली आम्ही इतका राहिलो ना

अं अं एक दिवस picture बघितली कि मग अ जितके दिवस talkies वर picture चालायची सगळी आवाज देयची मग

शहरात doctor नाही राहील ना कोणी पूर्वी सारखी लग्न असतील ना तर आम्ही इतकी लग्न करायचो इकडे लग्नाला जा तिकडे लग्नाला जा असं जा तसं जा त्याच म्हणतात म्हणे म्हणायची कि तुमच्या साठी नाहीये ते ते पक्षांसाठी असत मधी kulfi वाला येतो दुपारी म्हणजे ते kulfi वाल्यासाठी सुद्धा पंचवीस पंचवीस पैसाला ला kulfi येति ती पंचवीस पैसायची kulfi घेणयासाठी एकदम मोठी ते बाहेर असं अ लिंबाच झाड होत त्याच्याखाली अ अस त्यांची हि होती बाज, लाकडी बाज अस्ति ना लाकडी मग त्याच्यावर ती ते असे पडायचे दुपारी अच्छा अच्छा हा हा kulfi , पेरू kulfi झाली जेवण झाला कि kulfi वाला येयचा एक वाजता पुन्हा येईन दोन तासांनी पेरू वाला येयचा, आम्ही काय करायचं आधी भोपळी अहो चूप चाप आणि ते ना दोन दोन देयचा होत म्हंटलं अं आतमध्ये सगळं सामान ठेवायचं ठेवायला, तो चंदू आणि त्याच्यातून दूध वैगरे मलाई वगैरे काढायचा आणि खाऊन घेयचा, दही मग आजी बरोबर बस आंबे ठेवायची पिकण्यासाठी तर ये ना आम्ही ये ना ना कळायचंच नाही आंबे झोपल्या का ते आंबे पिकलेले पाहुन घेयचे आणि काढून घेयचे हम्म त्याना कळायचंच नाही आंबे आणि खूप उद्योग केले आम्ही म्हणजे ते चोकून खायचे आंबे होते आंबे ये ना अपान बोलू शकतो, आपली मुलं थोडी चोकणारेत तर ते चोकणरे आंबे इतकी मज्जा येयची म्हणजे आजही मला आठवला ना खूप मज्जा वाटते कि ते चोकणारे आंबे खायचो कुठे कुठे आम्ही फिरायचो म्हणजे ते फिरण्याचं म्हणजे, मज्जाच मज्जा जास्त असायचा चांगल म्हणजे खूप छान तेव्हा bournvita काय वैगरे काय नव्हतं ना म्हणजे ग्लास भर दूध घेयचं त्याच्यात थोडाफार गोड गोड आनी पिवळी color आला पाहिजे color आला पाहिजे आनी पिऊन घेयचं, मग तीच मज्जा होती म्हणजे आपण आपण असतो तर आपल्या पोरांना म्हंटलं चहा आणि दूध तोंड आपलंच काये मज्जा होती ना ती त्या मज्जे इतकं तर काही अस मोलच नाही आजच्या तारखेला नाय तर मग आपली मग काही अस हेच नाही ना तिंनी म्हंटलो मज्जाला आता तर काही मोलच नाही मज्जेला आता पोर काय tv बघत राहतात, video game नाय tv game नाय mobile वर बसतात game खेळत किती रागवायची लोक आजी रागवायची मामा रागवायचे मावश्या रागवायच्या त्याच्यानंतर बाहेरचे सुद्धा रागावून जायचे

आम्ही नाय जायचो आता तिथे कसं वाटतं कि ते जे बालपण होतं कधीकधी आठवलं ना कसं छान वाटत काही टेन्शन नव्हतं माहितीये किती झोप यायची सकाळी आणि ते काय आम्ही जिथे झोपायचो ना तिथे सूर्यप्रकाश यायचा डोळ्यावरती आणि आता कसं आज्जी उठवायची नाही पण तो सूर्यप्रकाश आला कि आपण स्वतः च उठून बसायचो इथे सूर्यनारायण आम्हाला उठवायला येतो आम्ही आज्जी ला सांगायचो, आज्जी म्हणायची त्याला काळजी आहे तुमची गावी तुम्ही लवकर उठावं खूप मज्जा वाटायची

आज्जी चे थोडे नियम होते तिथे हा हा सकाळी लवकर न्हायचं अंघोळ करायची ना सकाळी लवकर करा अंघोळ अंघोळ लवकर करायची दुसरं त्यांचं असं होतं कि glass तांबे असं त्यांचा नियम होता हे धुवून घ्यायचं

त्या सगळ्याघासून घ्यायच्या ग्लास ते सगळं इतका करायचं मला विचित्र वाटायचं म्हणजे माझी आई तर नाही करत हे सगळं हे सगळे भांडे घासते आम्हाला नाही चालत म्हणे असं glass मध्ये पाणी कुणाला दिलं तर एक्दम साफ दिसला पाहिजे complicated होतं ते पण इतकं छान वाटायचं

कपडे हे स्वतःच standard मानायला लागले, तेव्हा तसं काही नव्हतं

कुणाला काही नाही, कोणी कोनशीपण बोलायचं, बोलण्याचं पण काही नव्हतं छान बोलायच्या, गप्पा मारायचे सगळे. आता नाही, आता आता आताच्या मुलांना issue होतो ठीके बाकी बाकी काही नाही, व्यवस्तीत आहे. ठीके चालेल मी ठेवते Hello विशाखा HelloHii विशाखा Hello अं मी भाग्यश्री बोलतीये आणि First of all congrulation अं तुज्या लग्नाला दोन वर्ष पुंर्ण झालीयेत दोन महिने पूर्ण झालीयेत नवीन अं संसार सुखाचा चालू असेल अशी खात्री आहे कारण तू तुजा जोडीदार तुज्या मनाने निवडला आहे बरोबर हो हो Yes बरोबर

तर अं आपण आज ना जोडीदाराची निवड या विषयावर थोडसं चर्चा करूया असं मला वाटत, कारण तुला काय वाटत? आपण या विषयावर चर्चा केली पाहिजे कि नाही?

ज्याच्यामळे थोडासा जरी वाद झाला तरी ती नाती दुरावतात एकमेकांपासून हो कि नई? हेच बरोबर लग्नाच्या पूर्वीच जर आपण चर्चा केली आणि आपले विचार आपल्यालाच स्पष्ट असतील. तर मला वाटतं कि हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल, बरोबर?

अं पहिली गोष्ट म्हणजे जोडीदार निवडण्या आधी आपण खूप खूप विचार करतो

पण माझ्या बाबतीत असं झालं की अचानक माझ्या समोर सगळं आलं पण माझ्या बाबतीत हे झाल जोडीदार मिळण किंवा लग्न होण त्याचा सोबत सगळ्या गोष्टी अचानक झाल्या पण त्या गोष्टी एवढ्या छान झाल्या कि मलाच विश्वास बसत नाही की माझ्या मनाप्रमाणे कस मला मिळाल

सगळ्या गोष्टी समजून घेणारा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळून घेणारा जोडीदार आपल्याला हवा असतो.

अजूनही आम्ही ह्याच गोष्टीवर चालतो कि, बाबा एकाची गोष्ट चुकले तर दुसरा शांत बसतो किंवा दुसऱ्याची चुकले तर एक शांत बसतो. थोडय़ा वेळाने आम्ही दोघही एकमेकांसोबत स्वतःहून बोलायला लागतो आम्ही अजिबात आमच्या मध्ये रुसवे फुगवे काही ठेवत काही काहीही अं म्हणजे काही अडचणी येण्याचा काही बरोबर आता मी तुला अं PHONE करण्याच कारण हे होतं कि तुझ्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाली आणि तू स्वतःच्या मानाने जोडीदार निवडलास

हेच विचारायचं होती की मुलींनी नक्की जोडीदार बघताना मुलींनी किंवा मुलांनी जोडीदार दोन्ही म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. जोडीदार निवडताना नक्की आपण कुठल्या भूमीकेतून किंवा कुठल्या नजरेतून त्या गोष्टी कडे बघितलं पाहिजे किंवा लग्न करण्याच्या आधी आपण या गोष्टी कडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे हेच मला विचारायचं होतं तुला अश्या पद्धतीने म्हणजे अं हा म्हणजे मी तुला एक example देते, एक उदाहरण देते मी तुला कि अं आता सध्या असं मुलींच्या डोक्यामध्ये किंवा मुलांच्या डोक्यामध्ये हे असत कि अं एखाद्या सुंदर दिसणार कोणी दिसण्याला महत्व देत जोडीदार, मी विचार करताना आमचा ते माझ्या किंवा त्याचा दोघांचाही एकच उद्देश होता की जे काही असेल ते शेवटपर्यंत गेल पाहिजे नात हां म्हणजे जोडीदार निवडताना हा पहिला Point होता आमच्या दोघांचाही मुद्दा हा होता पहिला जे काही असेल आणि कोणापासूनही काही लपून चालू केल नाही आम्ही पहिली गोष्ट त्यामुळे आमचा मुद्दाच होता कि आम्हाला Last पर्यंत हे ना तं पुढे घेऊन जायचे शेवट पर्यंत त्या दृष्टीनेचआम्ही सुरुवात केली अन त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी घडून आणल्या पहिली गोष्ट म्हणजे ही आमची जी काही सुरुवात झाली ती सुरुवात घरच्यांच्या मिळण्यापासुंनच झाली त्यामुळे उद्धिष्ट एक होता कि हे शेवटपर्यंत गेल पाहिजे आणि ते आम्ही घडवून आणल.

दृष्टीकोन Same होता बरोबर होता एकमेकांचा ही दृष्टीकोन बरोबर या नात्याकडे बघताना माणसाने ते Temporary किंवा एक अं Timepass म्हणून न न बघता प्रेमात पडतांना कुठल्याही अं मुलीने किंवा मुलाने ज्या नात्यात Timepass म्हणून एकमेकांच्या अं आयुष्यामध्ये येऊन परत ते नंतर खराब करण्यापेक्षा आधीच मुलीनी आणि मुलाने जर सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन कुठल्याही भावनेमध्ये गुंताना विचार करून जर गुंतलो आणि जर अं तर ते अं आपण पाऊल टाकावं हे सांगाचा उद्देश आहे तुझ्या बरोबर बरोबर हो आणि तेच आम्ही केलय. तेच आम्ही केलय. विचार करून अन ती गोष्ट घरच्यांपर्यंत आनूण आणि सगळ्यांच्या संमतीने आणि त्या नंतरच आम्ही पुढे गेलो आणि आता ह्या इत पर्यंत आलो आणि जे की खूप छान खूप छान चाललंय आणि दोघांचीही एकमेकांना समजून घेण्याची क्षमता किंवा काय प्रत्येक गोष्टीत एकमेकांना साथ देण्याची क्षमता सगळ काही छान हे त्यामुळे आम्हाला कुठेही असं वाटत म्हणजे आम्ही जो विचार केला सुरुवातीला

हा म्हणजे अं माझ असं लक्षात येत कि कुठलाही मुलाने किंवा मुलीने जोडीदार निवड या संकल्पने कडे बघताना Basically अं आपण तीन मुद्दे बघितले पाहिजेत असं मला वाटत पहिला म्हणजे एक माणसाचा स्वभाव सगळ्यात महत्वाचा असेल नसेल हा प्रतेकाचा वैयक्तिक प्रश्न असेल, जास्त prefer मी तर केलं नव्हतं किंवा समोरच्याने पण माझ्या जोडीदाराने पण केलं नव्हतं.